नमस्कार
इंट्रोडक्शन टीओ जीचेम्पेंट वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत जीचेम्पेंट विषयी माहिती
त्याचे उपयोग आणि फायदे
इन्स्टॉलेशन
नवी फाईल उघडणे
मेनूबार टुलबार आणि स्टेटसबार
तसेच आपण शिकणार आहोत डिस्प्ले एरिया
डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज
टूलबॉक्सचा उपयोग
gchempaint ह्या एक्सटेन्शनने ड्रॉईंग सेव्ह करणे
आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला रसायनशास्त्राचे इयत्ता आठवी पर्यंतचे ज्ञान असावे
उबंटु सॉफ्टवेअर सेंटरद्वारे जीचेम्पेंट अगदी सहज इन्स्टॉल करता येते
उबंटु सॉफ्टवेअर सेंटरच्या अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईटवरील उबंटु लिनक्स ट्युटोरियल बघा
जीचेम्पेंट काय आहे
जीचेम्पेंट द्विमितीय केमिकल स्ट्रक्चर एडिटर आहे
याच्याकडे अनेक डॉक्युमेंट इंटरफेस आहेत
जीचेम्पेंट आपल्याला द्विमितीय केमिकल स्ट्रक्चर्स काढणे आणि दाखवणे टेम्प्लेटस ड्रॅग आणि ड्रॉप करणे रेणुबंधांची लांबी कोन आणि रुंदी बदलणे तसेच संयुगांचा रेणुभार काढण्यासाठी केमिकल कॅल्क्युलेटर वापरण्याची सोय देते
जीचेम्पेंट द्वारे आपण रासायनिक संरचना दृश्य स्वरूपात दाखवणे द्विमितीय रचना त्रिमितीय रचनेत बदलणे रचना मोठ्या करून बघणे अणूंची अॅटोमॅटिक किंवा मॅन्युअल पध्दतीने जोडणी इत्यादी गोष्टी करू शकतो
प्रथम नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन कसे उघडायचे ते पाहू
दश होम वर क्लिक करा
सर्च बार उघडेल
त्यात जीचेम्पेंट टाईप करा
जीचेम्पेंट च्या आयकनवर क्लिक करा
टर्मिनलवरून देखील जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडू शकतो
CTRL एटीएल आणि टीटी एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
जीचेम्पेंट टाईप करून एंटर दाबा
जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडेल
जीचेम्पेंट ची विंडो अशी दिसेल
हा मेनूबार आहे
इतर विंडोजच्या अॅप्लिकेशन प्रमाणेच जीचेम्पेंट चा स्टँडर्ड मेनूबार असतो
मेनू बार मधे फाइल एडिट व्ह्यू टूल्स विंडोज आणि हेल्प हे ऑप्शन्स आहेत
टूलबार मधे आयकन्स म्हणून वारंवार वापरल्या जाणा या कमांडसचा समावेश असतो
त्यामधे हे आयकन्स आहेत नवी फाईल उघडणे उपलब्ध फाईल उघडणे फाईल सावे करून प्रिंट करणे
हा डिस्प्ले एरिया आहे
डिस्प्ले एरियात फाईलमधे वापरले गेलेले व एडिट करायचे घटक आणि त्यांच्या रचना दाखवल्या जातात
डिस्प्ले एरियामधे टूलबॉक्समधून टूल्स ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो
स्टॅटसबार चालू जीचेम्पेंट च्या अॅक्टिव्हिटीबद्दलची माहिती दाखवतो
तसेच तो मेनू आयटम्स संबंधित माहिती दाखवतो
आता डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बद्दल जाणून घेऊ
डॉक्युमेंट प्रॉपर्टीज विंडो उघडण्यासाठी फाईल मेनूवर क्लिक करा
प्रॉपर्टीज या पर्यायावर क्लिक करा
डॉक्युमेंट प्रॉपर्टीज विंडो उघडेल
ती विंडो मोठी करण्यासाठी मी ड्रॅग करत आहे
डॉक्युमेंट प्रॉपर्टीज विंडोमधे ही फिल्डस आहेत
तितले डॉक्युमेंटचे शीर्षक म्हणून प्रोपाने असे टाईप करा
ऑथर्स नामे लेखिकेचे नाव म्हणून मधुरी टाईप करा
Email- हे फिल्ड रिकामे ठेवा
हिस्टरी - हे फिल्ड डॉक्युमेंट बनवल्याची तारीख दाखवते
तसेच हे डॉक्युमेंट रिव्हिजन ची तारीखही दाखवते
म्हणजेच हे डॉक्युमेंटमधे बदल केल्याची तारीख दाखवते
थीम ह्या फिल्डमधे जीचेम्पेंट आहे
ते तसेच राहू द्या
कमेंट्स या फिल्डमधे डॉक्युमेंटशी संबंधित टेक्स्ट समाविष्ट करू शकतो
संयुगाचे नाव आणि त्याचे सूत्र टाईप करू
प्रोपाने ch3 ch2 च3 विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा
पुढे टूलबॉक्स बद्दल जाणून घेऊ
टूलबॉक्स मधे वेगवेगळ्या बटणांचा समावेश आहे
टूलबॉक्स अॅक्टिव्ह डॉक्युमेंट विंडो सोबत दाखवला जातो
आता टूलबॉक्स बटणाद्वारे रचना करू
प्रथम प्रोपाने ची रचना काढू
प्रोपाने म्हणजे ch3 ch2 च3 कार्बनची साखळी काढण्यासाठी टुल बॉक्समधील एड आ चैन टुल वापरू
एड आ चैन टूलवर क्लिक करा
नंतर डिस्प्ले एआरईए वर क्लिक करा
डिस्प्ले एरियामधे कार्बनची साखळी काढली जाईल
साखळीची दिशा बदलण्यासाठी एड आ चैन टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरियामधे साखळीची दिशा बदलण्यासाठी क्लिक करून माऊसचे डावे बटण दाबून ठेवा
साखळीची दिशा निश्चित करेपर्यंत माऊसचे डावे बटण सोडू नका
दिशा निश्चित केल्यावर डावे बटण सोडून द्या
कार्बन साखळी काढलेली बघू शकतो
लक्षात घ्या एकदा डिस्पले एरियावर क्लिक केले की साखळीची लांबी आणि दिशा निश्चित होते
आता साखळीच्या प्रत्येक स्थानावरील अणू दाखवू
येथे अणू दाखवण्यासाठी तीन स्थाने आहेत
पहिल्या स्थानावर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
त्या स्थानावर अणू दाखवण्यासाठी अटोम सिलेक्ट करून डिस्प्ले सिम्बॉल वर क्लिक करा
अशाप्रकारे सर्व स्थानांवरील अणू दाखवू राईट क्लिक करून अटोम सिलेक्ट करा
डिस्प्ले सिम्बॉल वर क्लिक करा
येथे प्रोपाने ची रचना तयार झाली आहे
आता पुढे त्याच विंडोमधे पेंटाने ची रचना करू
एड आ चैन टूल क्लिक करा
नंतर डिस्प्ले एआरईए वर क्लिक करा
साखळीची लांबी वाढवण्यासाठी माऊसचे डावे बटण दाबून कर्सर ड्रॅग करा
त्याची दिशा तुम्हाला हवी तशी बदलून माऊसचे बटण सोडून द्या
सर्व स्थानांवरील अणू दाखवू
येथे अणू दाखवण्यासाठी पाच स्थाने आहेत
पहिल्या स्थानावर अणू दाखवण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
एटॉम्स सिलेक्ट करून डिस्प्ले सिम्बॉल वर क्लिक करा
त्याप्रमाणे सर्व स्थानांवरील अणू दाखवू

येथे पेंटाने ची रचना तयार झालेली दिसेल
फाईल सावे करू
फाईल मेनूतील सावे एएस वर क्लिक करा
सावे एएस चा डायलॉग बॉक्स उघडेल
फाइल टाइप साठी ड्रॉप डाऊन अॅरोवर क्लिक करा
सावे करण्याचे अनेक फॉरमॅट दिसतील
2डी केमिकल स्ट्रक्चर सिलेक्ट करा
propaneजीचेम्पेंट हे फाईलचे नाव टाईप करून सावे क्लिक करा
gchempaint ह्या एक्सटेन्शनने फाईल सेव्ह झाली आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात शिकलो जीचेम्पेंट विषयी माहिती
त्याचे उपयोग आणि फायदे
इन्स्टॉलेशन
नवी फाईल उघडणे
मेनूबार टुलबार आणि स्टेटसबार
तसेच आपण शिकलो डिस्प्ले एरिया
डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज
टूलबॉक्सचा उपयोग
gchempaint ह्या एक्सटेन्शनने ड्रॉईंग सेव्ह करणे
असाईनमेंट म्हणून हे करून बघा
n हेक्साने आणि n ऑक्टेन च्या रचना काढा
ओरिएंटेशन बदलणे
प्रत्येक पोझिशनवरील अणू दाखवणे
असाईनमेंटचे आऊटपुट असे दिसले पाहिजे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे